दाखवून राहिले खूप मोठे मोठे पाईप आहेत हे आजूबाजूला जंगल आहे.

हा ब्रिज आहे ब्रिज नवीन कंट्रक्शन बनत आहे त्याच्या आजूबाजूला खांब लागले आहेत.

ही हा दारूचा बार आहे वेगवेगळ्या प्रकारची दारू आहे.

मैदान पण आहे फिरायला खूप छान जागा आहे.

हे घर आहे खेडेगावातलं घर आहे कवेलूच घर आहे कवेलू आहेत.

सगळे पॅकिंग केलेले खोके पडलेले आहेत गाडी आहे.

ती जांभळ्या कलरची मशीन आहे अ--

इथ लोक आपले केस सेट करायला जातात केस वगैरे काटतात.

तिथं जांभळ्या रंगा निळ्या रंगाची लाईट लागलेली आहे.

जे कोणी पेशंट येतात त्यांचे नाव लिहिते आणि त्यांना रांगेत एका रांगेत ठेवून त्यांना एका एका नंबर वाईज पाठवते.

वाजवतानी याच्यावर गाणे म्हणतात संगीत शिकता येते याच्यामुळे--

वर दोन मजली दुसरा दिला आहे.

लाईट दिसत आहेत हिरवं कंच आहेत आजूबाजूला ला--

हे कपड्याचं दुकान आहे छान छान ड्रेस आहेत कुर्ती आहे .

एक माणूस एक माणूस पण आय तिथं विकणारा.

विकणारा पण आहे ती मुलगी उभी आहे ऑर्डर करून --

या साईड नी एक सोफ्याची खुर्ची आहे.

आह गाडी पण आहे फोटोशूट करायचं .

आजूबाजूला लाइटिंग लावलेली आहे. रात्रीची वेळ आहे.